आजूबाजूने परदे पंखे लागले आहे पूर्ण डिज़ाइन काढली आहे.

लागला आहे तिथं अन ते पंखा कपाट हाये कपाट आहे.

ते आहे डिश मला समजून नाही राहिले का आहे ते.

बाहेर लागले आहेत इथे अ देवीच्या त्या मुर्त्या आहे पूर्ण.